Robot काम करतायत अश्या मोठ्या company मधे. ते म्हणजे एक robot coworker म्हणून असतात ते म्हणजे human पण असतात. पण human म्हणजे human ला help करण्यासाठी जे असतात ना, त्यानं ते आता सध्याला robots आहेत आणि काही दिवसांनी जे बिन कर्मचारी आहेत ते पण change होऊन त्या ठिकाणी पण robots होतील. हो आपलाच man power कमी होत चाललीय खूप. हा ते आहे आणि हम्म पुढे बघ पुढे जर दोन आपण जर दोन हजार पन्नासचा विचार केला तर आपण जर प्रत्येक ठिकाणी बघितलं, तर मग आपल्याला माणसांपेक्षा जास्त robots आपल्याला तिथं दिसतील. हो नक्कीच.

तरी सगळी लोकं शक्यतो आहेत तेवढीच जास्त करून घरीच बसून असणार आहेत.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 मग काय म्हणतात त्याला आपण बनवलेलं आहे heart अह man made heart बनवलेलं आहे एक. Eyes पण आपण man made बनवलेले आहेत. Lungs पण आपण man made बनवलेले आहेत. Even blood पण आता होतंय manmade. हां. आणि आता या आता nerves बनवण्यावर प्रक्रिया चालू आहे आणि दोन हजार पन्नास पर्यंत obviously ते होणार आणि neurons पण होणार. हो. दोन हजार पन्नास पर्यंत maybe अह accident चा rate ही कमी होईल कारण की बघ ना आता ते bike चं सुद्धा निघालं होतं की जर accident झाला तरी ते एक अह suit, आपल्या body वर लगेच ते गुंडाळल्यासारखं नाही का काही तरी असतं ते.

ज्यानेपण अह म्हणजे त्या गाडीवर जो बसलाय तो मरणार नाही. त्याला काही hurt हां हां खरं आहे खरं आहे एक आहे. आणि आणि पुढे जाऊन तर इतकं technology change होणार आहे की human cyborg म्हणून एक हे आहे नाही का human cyborg म्हणजे काय, अर्धा माणूस आणि अर्धी machinery.

आणि त्याच्याने माणूस अमर पण होऊ शकतोय. इतक्या पर्यंत technology पुढे जाऊ शकते. हम्म हम्म हां म्हणजे ते half human असतात आणि half robots असतात. अच्छा.

शेतीत सुद्धा खूप बदल होतील. आता without soil ची शेती बस start झाली आहे. तोपर्यंत तर जवळपास ती शेती सुरु झाली आहे जवळपास ती शेती म्हणजे खूप पुढे गेलेली असेल.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

हम्म कित्येक काही गोष्टी बदलतील. सगळ्यांची lifestyle च change होईल.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

अजून टेस्लाने त्यांची flying हि पण काढलेली आहे. Sorry उबेरने त्यांची flying अह cab पण काढलेली आहे. त्याच्याने म्हणजे

हां ते तर आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा रोजगारच जाईल निघून पूर्ण. हां त्यांचा रोजगारच जाईल बरोबर आहे.

पण असे पण खुपसारे statement येतात की ठीक आहे जरी AI इतकं intelligent झालं जरी अह robots इतके intelligent झाले तरी human चा जो job आहे तो नाही जाणार. असे खूप साऱ्यांचे हे आहेत कारण की अशा पण काही गोष्टी past मधेपण झाल्यात की लोकं म्हणायची आता हि गोष्ट invent झाली आहे so मग इथून पुढे हे नाही येणार आहे. अह काय म्हणतात त्याला jobs हे कमी कमी होत जातील पण आता आपण पाहतोय तरी jobs तेवढेच आहेत. आधी लोकांना वाटायचं की internet ची दुनिया आली म्हणजे internet आल्यामुळं प्रत्येकाच्या हातात cell phone आला. प्रत्येकजण हे information लगेच पाठवू शकते. मग teachers ची काय गरज आहे. तो teachers ना replace करून टाकेल. पण तसं बघायला गेलं तर नाही केलं replace.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 मला असं personally नाही वाटत कि दोन हजार पन्नास पर्यंत आपले jobs पूर्णपणे जातील किंवा AI माणसाला replace करेल job साठी. उलट AI माणसाला help करेल job,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 आता excel sheet बनवणं म्हणजे किती computer मुले किती सोपं झालंय.

हां ते तर आहेच. ते पण ते सोड, बाकीच्या गोष्टी बघायला गेलं त्याचं ठीक आहे. जे खूप वर्षांपासून चालत आलेलं आहे. नोकर घरातले नोकर. घरातले लोक

हम्म हम्म हम्म हम्म आणि future मधे मला असं वाटतं ना की अशी पण technology येऊ शकते ना जेणे करून समाज म्हणजे मला personally वाटतं की असं, की हां एकदा समजायचं बघ आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो किंवा आपण एखादा नवीन व्यक्ती पाहिला ना तर आपल्याला त्याच्या बद्दल information पाहिजेल असल तर पुढच्यानी provide केली तर ती information, आपल्याला भेटते पण नंतर नंतर कसं होईल जसं आपण social media वर आपले profile, आपले photos, आपलं work, आपलं नाही का bio वगैरे सगळं update करतो आणि त्याच्या नंतर आपल्याला, त्याच्या profile वर कळतं की हा माणूस हा करतो असं करतो, तसं करतो नंतर नंतर असं पण होऊ शकतं की आपण त्याच्यासमोर गेला आपल्या डोळ्यांमधे असे lenses लावलेले असू शकतात ते पूर्ण app base वर असतात की, पुढच्याचा चेहरा recognize करून की लगेच आपल्याला त्याच्याबद्दल जे पण information आहे available internet वर ते लगेच आपल्याला कळून जाईल की हा माणूस असा आहेयाचं हे जे आहे याचं नाव असं आहे हे की हे पण होऊ शकतं.

म्हणजे हां. ते ज्यांना आपण ओळखत नाही त्यांना पण आपण ओळखू शकतो.

हम्म आणि आता आजकाल आपण असं पण म्हणू शकतो की earring जे घालतो तेच आपले नंतर जाऊन headphone होऊ शकतात. नक्कीच. हम्म हम्म ते आणि तीच अह म्हणजे त्याच्यानी आपल्याला जी नवीन नवीन अह गो लोकांना friend बनवायला ते सोपं जाईल आपल्याला. हो.

अह आपलं आयुष्य सोयीस्कर बनेल जास्त. जास्त struggle नाही करावं लागणार. जेवढं आपलं आयुष्य चाललंय तेवढं. हां आणि मला तर हे असं वाटतं माहिती आहे का आजकाल अशी खूप अह jobs आहेत की म्हणजे जसं आता transcription चा job आहे नाही का.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

म्हणजे मला जर कोण ना माझं समजा जर मी जर फेसबुक मध्ये गेलं. मला एखादा जपानचा व्यक्ती भेटला तर माझ्यासो मला त्याच्या सोबत मैत्री करायची आहे मला त्याच्या सोबत business deal करायची आहे, मला जर त्याला ओळखून घ्यायचंय नाही का? तर मला एक तर जापनीज language यावं लागेल त्याला एक तर मराठी यावं लागेल, नाही तर दोघांना पण कोणतंतरी एक common language यावं. पण जर अशी technology येऊ शकते की, हम्म हम्म हम्म मला त्याच्या सोबत बोलायचं आहे ना मी बोलतोय इकडून मराठी मध्ये आणि त्याला जे ऐकायला येतंय phone वर बोल त्याला येतंय जापनीज मध्ये. तो बोलतोय तिकडून जापनीज मधे. आणि मला जे ऐकायला येतंय ते मराठी मध्ये. इथपर्यंत technology जाऊ शकते. आणि ते translation इतक्या quick असेल की त्याचा आपल्याला difference पण समजणार नाही. अणि हो होऊ शकते.

आणि language जो barrier आहे ना पूर्णपणे निघून जाईल, language barrier जो होता ना तो पूर्ण कमी होऊन जाईल. कारण की आजकालचे जे आपण पाहतो, अह village कडचे गावाकडचे जे पोरं आहेत ते city मधे गेल्यावर इंग्लिश वगैरे ऐकून किंवा असं ऐकून uncomfortable होतात. त्यांच्यासाठी हा खूप फायद्याची गोष्ट आहे किंवा आपण, आ आपल्यासारखे किती तरी लोकं कोणी पण इंडिया मधून कोणत्या तरी अश्या country मधे जातात की तिथे इंग्लिश ला preference दिला जात नाही तर तिथे त्यांना त्या गोष्टीने खूप असं, Help होईल त्या गोष्टीची. हां नक्कीच होणारच आहे. हम्म हम्म हम्म अजून काय काय किती किती बदलणार आहे काय माहिती बाबा. मला तर प्रश्न असा पडतोय आता अह हे cash आपण एवढी use करत नाही आहे. आता जे काय ते online payment किंवा, क credit card, debit card आपण साऱ्या ठिकाणी use करतोय दोन हजार पन्नास नंतर अह cash दिसेल का नाही हा प्रश्न आहे माझा. तो नाही दोन हजार पन्नास कशाला त्या ना खूप कमी दिवसातच replace होणार आहे कारण कि इंडियन government नी पण हे coin काही केला आहे.

आणि होणारच आहे भविष्यात जाऊन का होणार आहे, कारण की त्याचे जे replicas वगैरे बनतात, खोट्या नोटा market मध्ये येतात, अजून भ्रष्टाचार होतो सगळ्यात महत्त्वाचा तो किती कमी होईल याने. कारण प्रत्येक जणाला माहित असतं आणि असे currency बनल समज government एखादी आताच तसं चालू आहे की government scheme टाकतेय एखादी समजा जर शेतकऱ्यांना पैसे देतेय,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

Receiver तीच म म्हणजे कसं accept करू शकतो, तीच currency accept करू शकतो. त्याच्यातपण असं divide divide होऊन जाईल. Okay.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 हां आणि ऍमेझॉन नी तर आता म्हणजे ऍमेझॉनची technology त्यांनी काढायला बघितली आहे की, अह त्यांनी एक dustbin म्हणजे create करतायत नाही का ते so त्याचं dustbin जर कसं आहे माहिती आहे जो ज्या गोष्टी आपण ऍमेझॉन मधून मागवतो, आपलं समजा एक chocolate मागितलं. आता chocolate आपण संपलं खाल्लं फेकलं, ठीक आहे? त्याचं wrapper आपण त्या dustbin मधे टाकलं ना तर ती dustbin त्या QR ला हे करणार, scan करणार. ठीक हे? आणि ते scan करून, अं आपल्या ज्या ऍमेझॉनच्या ह्याच्यावरून आपल्याला notification करणार की तुम्ही मागच्या त्या कारण की ऍमेझॉन मधूनच product मागवतोय तर ते पण तर त्याला माहिती आहे की एवढे एवढे त्याच्याकडे आहे म्हणून तर लगेच तो message एक send करणार आपला ऍमेझॉन. ऍमेझॉन वाल्यांना कि असं असं हे हे गोष्टी संपलेल्या आहेत म्हणून. हे हि गोष्ट मागितली होती ती संपलेली आहे म्हणून. So लगेच ऍमेझॉन notification टाकणार आपल्याला कि ह्याची हि गोष्ट तुमची हि गोष्ट संपली आहे तुम्ही reorder करा म्हणून. हम्म हम्म म्हणजे की आणि लगेच आपण म्हणलं yes केलं ते notification ला लगेच ती गोष्ट आपल्याकडं पोहोचली. हम्म खूप छान आहे. हम्म पुढे असे आता जसं भाजी मंडई वगैरे असते ते तर पुढे दिसणारच नाही.

कि आपण ती गोष्ट त्या plates मध्ये जर घेतोय तर ती plate आपण करू शकतो की त्याच्या मध्ये calories किती आहेत, त्याच्या मध्ये कोणते content किती आहेत, कोणत्या गोष्टी किती येतात,

हो.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

आणि paperless पण होईल ह्या गोष्टी. आता तरी खूप म्हणजे थोड्या असं असं की अह आता ठीक आहे school मधे हळूहळू हे यायला आराममधे. Tabs वगैरे learn, पण मला नाही वाटत कि दोन हजार पन्नास पर्यंत कोणाकडे टॅ notebooks राहतील म्हणून.

हो आणि वेगवेगळे झाडं झाडं आपण म्हणजे तोडणार नाही ना. वृक्ष तोड कमी होईल.

दोन हजार पन्नास पर्यंत छोटे मुलं असे मैदानी खेळ खेळतील का?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 म्हणलं दोन हजार पन्नास नंतर मुलं मैदानी खेळ खेळतील का? मैदानी खेळ अह ते ना मला तरी नाही म्हणजे खेळतील नाही असं नाही खेळ कधी संपणार नाही बरं का. पण आजकाल खूप,

हां ते आहे.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 हो ते आहे आणि नंतर तो future मधे जाऊन पण तेच होणार आहे की म्हणजे खुपसारे लोकं physical काम करण्यापेक्षा म्हणजे physical गोष्टी जास्त नाही करणार. ते तर आहे. आणि पुढे पुढे जाऊन हे हे पण वाटतं मला कि AI पूर्ण doctor ला पण replace करू शकतो. हो नक्कीच.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

हा आणि आपल्याला एकदा म्हणजे जे अर्शीफिशिअल artificial intelligent आहेत ते आपल्याला आजार होण्याच्या आधीच आपल्याला inform करू शकतं की हां बाबा तुम्हाला आजार होणार आहे म्हणून. तुम्हाला allergy होणार आहे, तुमची,

हो नक्कीच होतील.

मला तर वाटतंय प्रत्येक road ने सुद्धा CCTV कॅमेरे लावलेले असतील प्रत्येक road ला light असेल. प्रत्येक road, म्हणलं प्रत्येक road ला CCTV च लावलेले असतील.

नाही ते किती साली बघायला गेलं तर हे बघ ते पण पुढे जाऊन इंडिया मधे पण त्या गोष्टी होणार बघ. हा तेच ना. पण सर्वात जास्त वाईट याचं वाटतं की संस्कृती नष्ट होत चालली आहे. दिवसेंदिवस. ते तर आता काळानुसार लोकांना बदलत जावंच लागणार आहे ते तर आहेच.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 ते आहे. नाही ते change त्याची होणारच. दोन हजार पन्ना पन्नास पर्यंत आपल इथं बघायला गेलं तर life च पूर्णपणे change असेल. हम्म काही सांगता येत नाही. आजकाल जसे लोकं गाड्या वगैरे घेतात, fridge वगैरे घेतात दोन हजार पन्नास पर्यंत आपण robot पण घेऊ शकतो. आजकालच आलेयत ते robot जे,

हां ते पुढे जाऊन असं मान माणूस माणसासारखे दिसणारे पण robot पण विकायला येऊ शकतात. ते आपल्या घरात आत घरातल्या कामांसाठी आपल्याला help करू शकतात. हे पण होऊ शकतात. हो हो होऊ शकतं ना हे पण. दोन हजार पन्नास नंतर प्रत्येक गोष्टीत solution असेल बहुतेक.

आता खूप कमी गोष्टी आहेत त्याच्यावर ह्याची ह्याचं solution च नाही आहे आपल्याकडे.

Maybe education मध्ये सुद्धा खूप प्रगत होईल. जे आताच्या हे शिक्षण पद्धत आहे त्याच्या पूर्ण opposite म्हणजे काहीतरी advance च येईल त्याने.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 हो. हम्म आणि आपली पण छत्री पण असी होऊ सकते कि ते आपल्याला सांगू सकते कि बाबा weather कसं आहे. बाहेर तू हे घेऊन ये ह्याला घेऊन जा की नको जाऊ म्हणून. Snow पडणार आहे हे winter आहे. की हे sun आहे कि आता बारिश येणार आहे या सगळ्या गोष्टी umbrella पण आपल्याला सांगू सकते. हम्म

ठीक आहे पण आपला time वाचवणार आहे. आपल्याला जास्त हुशार बनवणार आहे तो. गोष्टी. हम्म खूप छान आहे आणि मला तर असं वाटतं की ना नंतर नंतर जाऊन आपण जे कपडे घालतो ते पण connected असतील आपल्या सगळ्या गोष्टींवर जसं आपलं आता watch connected असतं. ज्याला आपला mobile connected असतो तसं नंतर नंतर,

दोन हजार पन्नास नंतर मला वाटतं प्रत्येक city हि metro city ही बनू शकते. हो ते तर आहे खूपसाऱ्या.

हां underwater metro दुबई to अह हे मुंबई दोन तासात ती अह आपल्या दुबई मध्ये पोहचणार full speed ने. त्याचा पण हे प्रस्ताव मांडलेला आहे दुबईने. ते पण होऊ शकतं.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 आजकाल आपण ह्याच्यामधे airport वगैरे मधे अह लोकं एवढी affect होत नाहीत हो. Change होऊन तो, आवाज, Scanner. आवाज नीट येत नाही आहे.

ठीक आहे चालतंय बघुयात आता. काय काय गोष्टी होतायत change. तो पर्यंत आपणही जगावं. दोन हजार पन्नास नंतरचा बदल म्हणून होणाऱ्या बदलासाठी. हो ठीक आहे चालतंय.

हम्म